त्याच्या शाॅपी बाहेरचा आहे ही शाॅपी पूर्ण अशी मोठ्या अशा प्रोफेशनल बिल्डिंग मध्ये दिसतेय आजूबाजूला टी ट्री पॉट्स दिसते छोटे छोटे --

रिक्षा उभा आहेत काही व अ दो डाव्या बाजुचा जो रस्ता आहे तिथे एक गाडी पन हातगाडी पण लागलेली आहे व इथे एक भिंतीवर एक जहिरात लिहलेलीय.

इथे एक मुलगा ते चढतोय एक अ चार ते पाच जण ते चढतानी दिसतायत एक जण येथुन टोकाला गेलाय.

बगायला मिळतोय त्यानी व्यायाम केल्या नंतर स्वता जिव घामा गुन झाल्या नंतर --

त्यानी त्याचा फोटो घेतलेला दिसतोय सेल्फी काढलेला.

एम.एम होमिओपॅथिक मेडिकल काॅलेज अस त्या काॅलेजच नाव आहे.

टाकतय समोर सगळी कडे ऑफर्स वगैरे चाट वगैरे लावलेले बगतायत.

एल .य.सी भारत विमा भारत जीवन विमा असे ऑफिस पण आहे याची पुर्ण --

त्या गेट समोर एक अ चाकी उभा आहे व त्या दोन अशे ठेवलेले बगताय आपण --

हे चित्र बस स्टॅप वरच आहे तिथे सर्व बस अ पार्क झाल्याला दिसतायत अ एक मधी जी आहे ती शिवशाही आहे.